खूप मस्त weather रे सध्या, अह मी बँगलोर मध्ये राहतो. बँगलोर हून आसपास फिरायला बऱ्याच काही जागा आहेत. अं नवीन नवीन जागा आहेत. तं कुठे जायचं? काय करायचं? असा मला प्रश्न पडतो नेहमी. आणि बँगलोर मध्ये लोकं कसं करतात? लोकं weekends ला travel करतात. long weekend convert करता, जर काही सुट्टी असली तर अह शनि शनिवारी, रविवारी, मंगळवारी, सोमवारी असं आणि लोकं आसपास फिरायला जातात. आणि ते इथं जमतं. कारण, इथे आसपास मधे दोनशे किलो मिटत, तीनशे किलो मिटर वर बऱ्याच काही अशा जागा आहेत जेथे तुम्ही जाऊ शकता अह तो. मी त्याच्यावर बोलेल, आज माझं बरंच काही favorite points ये इथं. मी मागच्या अह दहा मागच्या मी सात वर्षापासून तरी मी बँगलोर मध्येय, तं बरंच काही माझं फिरणं झालंय तं मी एकेक करून सांगतो कि, आज म्हणजे कोणते कोणते मी जागा फिरलोए काय काय?

चार पाच लोक होते आम्ही. आणि आम्ही दर एक weekend ला आम्ही निघुन जायचो. अं कुठेना कुठे जायचो. जरी दोन जन असलो तरी किठेना कुठे जायचो दर अठवड्याला, end ला weekend ला. आणि तेव्हा आम्ही बऱ्याच काही जागा पहिल्या सहा महिन्यामध्ये cover करूण टाकल्या. इथे आस पास मध्ये म्हटलं तर गोकर्ण आहे. इथून काही तीनशे साडेतीनशे kilometer असणार. आह मग ते आम्ही केल, एक दुसर पोंडीचेरीला आमचं मित्राचा एक अं लग्न होतं. तर तेव्हा आम्ही गेलेलो तर ते पोंडीचेरी cover केलेलं. तीसर माझा मी आणि मित्र एक आम्ही फक्त दोनच लोक एक हंप्पी म्हणून एक जागा आहे इथे. जवळचं तीनशे किलोमीटर असणार ते. ते आम्ही cover. चौथे इथे एक कुर्ग म्हणून आहे. तर ते ते पण मला आवडलं ते आम्ही अं फक्त आमच्या कडे तीन दिवस होते आणि आम्ही ते पुर्ण कुर्ग पण एक travel केलं होतं. एकदा आमचे बाकिचे मित्र मंडळी आले. ते सगळे आले सहा सात लोक आता आम्ही केरललाचे लोक. केरलला आम्ही आठ दिवस होतो. तर केरला मध्ये कोचीन, अलापे वगैरे ते कवर केलं. एकदा माझे parents जेवा पहिल्यांदा आले अह बैंगलोरला तेव्हा मी त्यांना हे सगळ religion trip आम्ही केलं. अं सगळ्या धार्मीक स्थळ वगैरे आहेत रामेश्वरम, मधुराई, अं तिरूपती आणि दुसर ते आपलं कन्याकुमारी. तर हे सगळ south च trip केलं आम्ही. तर ते पण खुप छान होत. मी एक एक trip ब अं बद्दल बोलेन आरामात detail मध्ये पण मी सध्या एक सांगतोय की कोणते कोणते सहसा cover केले. एक trip माझ्या मैत्रीनी सोबत मी एक केलं वरकलाचं trip वरकला म्हणजे केरळला आलं ते south कडे beach ते एक केलं. आठवं मी केलेलं. हम्म अजून आमचे मित्रमंडळी होते. एक नवीन group झालेला माझ्या college चे friends होते ते. त्याच्या सोबत आम्ही करायचो सहा सात लोक होते ते. आम्ही करायचो आम्ही केलय वायानाड केलय, चिकमंगळूर केलय. तर ते सगळ केलय आम्ही. आणि एक मी इथे बैंगलोरच एक trekking club पण join केलेलं. वेग वेगळे treakking club आहेत बैंगलोर मध्ये. Bangiyana Band म्हणून आहे सगळ्यात famuos. तर त्यामध्ये आम्ही कोणते कोणते केले, तर त्यामध्ये आम्ही अं अंतर गंगे trek केलं. नंतर आम्ही संकलेशपुल trek केलं, नंतर आम्ही अजून एक होतं बंदाजेअरबी बंदाचे अरबी trek म्हणतात त्याला. अं ते आम्ही केलंं. आणि गोकर्णाचं beach trail म्हणून एक track आहे, ते पण आम्ही केलं. म्हणजे या नाही नाही म्हटलं तरी दहा पंधरा जागा आहेत. जीथे, या सगळ्या ठिकाणी मी दोन दोनदा तीन तीनदा गेलेलो already. कारण हे सगळ एवढ मला आवडलेल. तर मी एक एक करूण सुरू करतो. पहीलंं म्हाणजे गोकरणा absolute favoriet तुम्हाला जर बैंगलोर वरूण जवळपास जायचं आहे अं beach कडे जायचं आहे. तर गोवा न जाता तुम्ही गोकर्णला जाऊ शकता. तीन चार एकदम clean beaches तीथे कुडलय beach आहे, ओम beach आहे. तिथे तुम्ही एकदम एकदम तुम्हाला गोवाच्या vibes येतील. पण गोवा जेवढे तेवढे traffic किंवा तेवढे लोक नसणार. तर थोड private beach ची feel येईल. आणि तिथेच ते beach trail पण आहे म्हणजे तुम्ही एक beach वरून दुरर्या beach ला trekking करूण थोडफार असं hill site सारख आहे. तर तुम्ही trekking करूण जाऊ शकता. आणि total तुम्हाला तीन चार दिवस चार दिवस भरपूर आहेत तीन तीन trek तीन तुम्ही व्यवस्थीत WISH केले. अं north गोवा south गोवा अह north गोकर्णा south गोकर्णा केला. तर तुम्हाला चार दिवस भरपुर आहे या trip ला आणि total खर्च येऊ शकतो तो तुम्हाला अं पाच एक हजारमध्ये होऊन जाऊ शकते. जास्ती महाग नाहीए. गोकर्णा हे एक झालं. तसंच अं दुसरं मला सगळ्यात जास्ती इथे अवडलेल बैंगलोर हून i think तमिळनाडू कडे फक्त इथून पाच तास आहे पोंडेचेरी पोंडेचेरी खुपच छान आहे, खुपच बडीया जागा आहे. आणि तिथे करण्यासारख बसचं काही आहे. ता पोंडेचेरीला मी नेहमी जातो. मी मी already सहा सात वेळा गेलेलो आहे पोंडडेचेरीला. पोंडेचेरीला गेलं म्हणजे तिथे ते rock beach आहे main तर तुम्ही अशे ठिकानी तुमचं हॉटेल करा ते rock beach वरूण जवळ पडेल. तर तुम्ही रात्री मस्त rock beach वर चालाल. सकाळी केव्हा ही. आणि तिथे rock beach कडे अं cute cafes खुप आहेत. french cafes म्हणा तुम्हाला तर breakfast हे सगळ smoso झालं तुमच ते sosage american breakfast, french breakfast french toast वगैरे अं salad वगैरे, तर ते भरपुर आहे तीथे french cafes भरपुर आहेत. rock beach कडे. rock beach कडे रहा तुम्ही पोंडीचेरीला राहता तेव्हा. अं आणि ते rock beach तुम्ही रहा आणि तिथून मग तुम्ही दुसरी कडे जा.

मग तीथ एक अ‍ॅ हे आहे आपल मातृ मंदीर म्हणून अं तीथे तुम्ही योगा करू शकता. एक दिवस मध्ये आधी तुम्हाला booking करावा लगतं advance मध्ये आणि तिथ ते meditation center आहे. अं मातृ मंदीर म्हणतात त्याला. ते खुप छान आहे. ते French colony, French लोक बरेचशे राहीलेले आहेत. तर पुर्ण french colony आहे तीथ थोडफार feeling तर वेगळ आहे. अं आणि जेवणा खावनाचे options जास्ती आहे. तर ते तुम्ही करा नक्की. तिथे जाल तेव्हा. आणि असचं बस तिथ मग बाकी या सगळ्या वस्तू तुम्हाला खुप आपडेल. अं तुम्ही पोंडीचेरीला आहात एक हे तुमचं हे अह pottery class म्हणून आम्ही एक केलेलं खुप छान आहे तिथं experience pottery तुम्हाला करूण देतात. अं दुसरंंहोतंं आम्ही तीथे एक केरला massage करवलं. केरला आयुर्वेदीक massage मसाज चे बरेचशे proper authentic centers आहेत तीथे. तर ते त्यांनी केलेले आहेत. तर पोंडेचेरी मध्ये करण्यासारख बरंच आहे. ते याला काय म्हणतात हम्म याला म्हणतात ते पोंडेचेरीला म्हणतात ते अं ते हे आहे काहीतरी. ओरोवील म्हणून ती जागा आहे जीथे ते मात्रे मंदीर आहे. तर बरंच काही पण हे नक्की लक्षात ठेवा जर तुम्ही पोंडेचेरीला जाणार, जात असणार तर एकदम म्हणजे cold temperature cold weather तुम्ही जर एकदम उन्हाळ्यात गेले तर पोंडीचेरी very very hot तर तुम्हाला खूप जास्ती गर्मी होऊ शकते तर ते एक फक्त लक्षात ठेवा बाकी हे पोंडीचेरी पण तुम्हाला चार दिवस पुर्ण होतील चार दिवस is enough तर तुम्ही long weekend जाऊ शकता तीथल्या. नंतर मला एक जागा आवाडते हंम्पी म्हणून आहे. हंम्पी is the हंम्पी तर roense आहेत आपले. विजयनगर empire होता तीथ विष्णूदेवराय यांच. त्यांच सगळ city होतं. ते हंम्पी capital होत त्यांचं तेंव्हा. तर त्याचे तुम्हाला बरेचशे हे ruin temple, trekking हेच options बरेच काही मोठे मोठे बोलनार, ती नदी आहे ना तीथे कोणती अह मला नाव नाही लक्षात येत आहे. हंम्पीला ती नदी कोणती तीथे आपण हे करू शकतो. तुंगभद्रा हा हंम्पीला तुंगभद्रा नदी आहे तुम्ही तीथे तुम्ही ते ponacle ride करू शकता. त्या नदीच्या ह्या side ला north side of go अं हंम्पी आणि त्या side ला south side आहे. तर तुम्ही एक दिवस north side करूण घ्या सगळे temple, ruiems काय काय बघायचं विष्णु विरूपक्ष temple आहे मोठ छान. विरुपक्ष temple हून तुम्ही sunset बघा तिथे वाजुलाच hill वर बसून. आणि आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही south of the हंम्पी करा. south वालं तिथे ते तुम्हाला अह याच्याने घेऊन जातील एखाद्या बोटीने. त्या side ला तिथे तुम्ही Activa का काही तरी काय Dio का काय तुम्ही rent करा तुम्ही तीथे फिरू शकता पुर्ण दिवस feeling just like ह्या side ला हे सगळे मिळतील घानटा. two wins north side ला आणि south side ला तुम्हाला scenic natural beauty वगैरे तर हे तुम्ही दोन दिवस

आणि लोक तीन तीन चार चार तास बसून स्वस्त मस्त ते करताये. तर ते chill chill करण्यासाठी जागा आहे. तर ते पण मला खुप आवडलेलं ते करू शकता तुम्ही. हंम्पी नंतर एक कुर्ग म्हणून आहे इथे जवळचं पासच, कुर्ग पण आहे असेल अडिचशे किलो मिटर कुर्गला तुम्ही, कुर्ग ला तुम्ही rainy season जा छान वाटेल तुम्हाला तीथे. abey falls हे. abey falls rainy season मध्ये full धमाल असते तीथे. आणि मग बाकीचे असे points आहेत जे मी तुम्हाला पुर्ण वरतून you can see the scenery वर तुम्हाला ते पुर्ण fog दिसेल, तुम्हाला पुर्ण city view दिसेल. तर तसं आहे resort मध्ये रहा, chill करा आरामात.

तीथे तुम्हाला हे पण options आहेत. तिथं हे सगळ खुप भेटता coffee तुमच अं dry fruits, spices जे एकदम authentic ते तुम्ही घेऊ शकता तीथून. तर हे सगळ करण्यासाठी एक दिवस तुम्ही तो

केरळला trip आम्हाला करायचं होतं बऱ्याच दिवसांपासून. तर केरळला आम्ही कोची आणि अलापे trip केल. कोची मध्ये तीन दिवस होतो आम्ही, अलापे मध्ये दोन दिवस होतो. अं back waters केरळाचे खुप बघण्यासारखे तुम्ही house boat मध्ये राहू शकता रात्री. अं अलोपेला आणि कोचीला तुमचं fort कोची आहे. तुमचं कोचीचे वेगळे वेगळे historical fort आहे सगळे. तर ते आहे. कोचीला सकाळी सकाळी ते chinese fishing net म्हणून ते fishing करतात, ते बघण्यासारखं आहे. आणि कोचीला हे बघीतलेलं एकदा कथकली dance form तो असतो तो कथ कथ्थक dance form तर तो आम्ही बघीतला तिथे खुप छान होता. तीन तीन तासचं होते program तर तुम्ही एकदम enjoy करू शकता. त कोची आणि आणि तिथे एक कोचीला त्यांच एक martial art form आहे कलरीपयटु म्हणतात त्याला आणि

मस्त आपलं एक Activa काहीतर rent ने घ्या bike rent ने घ्या. तेच तो जो एक रस्ता आहे केरला ते अलोपी तो खुप scenic रस्ता आहे तो तुम्हाला ह्या side ला पाणि आहे दुमच्या दोघी side ला water bodies आहेत. आणि तुम्ही मस्त रस्त्यात जाताय traffic नाहीए just peaceful वाटते ते तुम्हाला. ते तुम्ही definitely करा. आणि माझे parents आलेले तेव्हा आम्ही लोक इथे गेलो होतो religious trip केलं आम्ही. अं रामेश्वरा, मधुराई अं तीरू आपलं कन्याकुमारी तर ते खुपचं छान होतं. TTDC चे म्हणजे तमिळनाडू state चे हे असतात government guest house government resorts असतात.

तर ते आहे आणि तुम्ही मग तिथे temples वगैरे मधुरायमध्ये मधुराईमध्ये मिनाक्षीअमा temple आहे. आपलं रामेश्वरंम मध्ये main जे temple आहे ते. अं जे हे आहे शंकर भगवानचं main temple ते आहे. कन्याकुमारीला तुम्ही सकाळ सकाळी sunset बघा ते खुप छान आहे. अह तर ते तुम्ही करू शकता. नक्की आणि आजुन वर्कला वर्कलाला पण आम्ही गेलेलो. वर्कलाला मी आणि माझी एक friend गेलेलो वर्कलाला north clip आहे south clip आहे. पण मला काही एवढ काही खास वाटल नाही beaches आहे पाणि clear आहे. पण nothing special असं मला वाटल. कारण त्या time ला खुप गर्मी पडत होती. म्हणून आम्ही दिवसा निघायचो नाही तर maybe त्यामुळे आह बाकी आमचे trekking चे आम्ही करतो. तर trekking चं आम्ही अंतरगंगे, सकलेशपुर

दोन दिवस असतं usually trek त्यांचं एक दिवस ते trekking करतात. दुसर्‍या दिवशी तुम्हाला आसपास कुठे काही waterfall का काही दुसरं काही caves तर ते exploration तर हे अंतरगंगेला, सकलेशपुरला अं खुप छान आहे. बंडजेर आम्ही आत्ता गेलेलो तीथे पण ते waterfall होतं वरती एकदम ते पण खुप छन होतं. आणि main म्हणजे वीस वीस पंचवीस लोकांसोबत जाता तुम्ही तर तुमचा एक group होऊन जातो तीथे.

ह्या सगळ्या trek आहे त्या moderately difficult आहेत. जास्ती hard नाही जास्त पण definitely स्वताला तुम्हाला एक challenge जर घेतलं असेल तर तुम्ही definitely हे करा.

आणि जर तुम्ही बैगलोर सारख्या city मध्ये राहता तिथून सगळ accessible तुम्हाला bus भेटता. तुम्हाला trains available आहे buses available सगळ फिरायला. तर weekend तुम्ही घरी न बसता नवीन नवीन experience नवीन नवीन ते काही फहिर्ले ते खुप छान होतंं सांगा मला कसं वाटलं तुम्हाला हे सगळ ऐकून thank you.

मी मजे मध्ये, तू सांग कसा आहे? मी पण मजेमध्ये आहे. आणि काय म्हणते तिकडल तुमच्या area कडल वातावरण? वातावरण. खूप छान वातावरण हे. वातावरण खूप छान हे इकडे पण खूप छान आहे, आमच्याकडे पण आणि काय म्हणते आता सध्या

हा दरवर्षी माझे पप्पा tax भरते.

कारण मार्च म्हणता financial year असत आता मार्च ending जे आहे ते financial year complete होते. आणि एप्रिलपासून आज एक एप्रिल आहे. हा

नवीन financial year इथून सुरु होत

budget असो किवा कोणतीही गोष्ट असो ही financial year सोबत जोडून येते

पासून सुरु होतो आणि तो एक एकतीस मार्चपर्यंत end होतो. पुढच्या वर्षासाठी. त्यामुळेच हा financial year खूप महत्त्वाचा असतो. आणि जस तुम्हाला माहितच असेल कि, आज taxes जे आहेत ते खूप भरभरला जातो सरकारला आणि प्रत्येक गोष्टीवरचा tax असते. आणि ते जे tax आहे income tax

नाही करत त्याला आपण म्हणू शकतो ते ते जे paid नाही करत आणि त्याला काळापैशामध्ये तो हे करू शकतो काळापैसाला ते convert करतात अं आणि म्हणजे त्याला गोरा म्हणजे त्या पैशामध्ये currency मध्ये काळा पैशाला convert करतात आणि

देशासोबत एकप्रकारे गद्दारी केल्यासारखे करतात. आपल्या अं indian government ला ते tax अं देण्यात येत नाही त्याकरता आपण त्याला black money अस म्हणतो.

आणि हाच काळापैसा black money आपण म्हणतो तोस खूप काही इथ देशाच्या एका विकासात जे बाधा आहे ते उत्त्पन करतो. केले जाते महत्त्व आह अं जे आहे ते ते प्रत्येकांना एक कळलं पाहिजे कि, जेव्हा एक tax जेव्हा जातो सरकारकडे प्रत्येक tax खूप महत्वाचा असतो. प्रत्येकाचा tax खूप महत्त्वाचा असतो. त्या tax च्या

सरकारला पण जो एक income generate होतो आणि जो विकास करण्याची जी एक त्यांच्याकडे मिळते ते त्या प्रत्येक tax वरून त्यांना शक्ती मिळते.

मला पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की

आशा करतो की तुम्हाला पण छान वाटले असेल, आणि तुम्ही पण खुप आपले चागले मत मांडले. हो बरोबर मला पण खुप छान वाटल तुमच्यासोबत बोलुन या black moneyblack money topic वर

hello अरे फोने कटला होता आत्ता कसकाय कटला होता कानू

हो बरं बरं मी काय म्हणत होतो ते आमचे चार पाच जन मित्र आम्ही plan करत होतो ते लोणार सरोवर ला फिरायला जायचं होत आम्हाला तुझ्या गावाकडचं तुझ्या गावाकडचं आहे ना वाटत ते हो हो जवळच आहे गावाकडून आमच्या

तरी तीस एक किलोमीटर असल.

म्हणजे इथून hundred तिथून thirty-one thirty किलोमीटर आहे समजा

बरं rute कोणताये कस कस जायचं जर एथून निघालो आम्ही तर अं इथून जालन्यावरून जावं लागत त्याला जालना जळणावरून मंठा वरून तिकडे ते मधला मार्ग आहे तसाच बुलढाण्याला लोणार सरोवराजवळ

बरं बरं आमचे सगळे friends लयी excited आहे यार त्याला भेटायला म्हणजे ते बघायला

बघू आता ते म्हणजे मलाच बरेच दिवस झालं मला जायचंय तिथं पण काही गेलो नाही बघ आता पाऊस बिऊस पडला तर कस थोडं हिरवंगार होऊन जात ना मग आता हम्म एकदा गेलो की मग जाऊ मग चांगलंय तस ते सरोवर पण आत्ताच गुलाबी color च पाणी झालं

कसकाय झालं होत ते काही chemical टाकलं होत काय त्याच्यात

ते काय पहिलेच history आहे त्याची एकदा उल्का पिंड पडलं होत वाटत

हा हा अच्छा त्या part particular त्या ठिकाणी तर तिथं एक मोठं हे झालत तलावा सारखं झालंय

आधी याच्यावरती त्याचे images पाहीले google ला असं एकदम असं गोल गोल गोल गोल आहे ते आणि त्याची त्याची मी थोडी history वाचली तर त्याच्या काही काही गोष्टींचा शोध तर

अं अख्या जागतिक स्थळामध्ये त्याच नाव पण टाकलंय होका ते युनिस्को मध्ये त्याच्या मध्ये टाकलं असेल त्याच नाव खूप मोठा उल्कपात पिंड होता तो कधी हिरवं पाणी असायचं तर कधी हिरवं कधी गुलाबी असं change होत राहत त्याच पाणी

हो पाण्याचे color बदलता

माझ्या मते फक्त बघता येत तिथे

नाही म्हणजे इतकं जाऊ देतात पण नाही का ते आपण जास्त मानस जात नाही तिथं होका भीती खोल असेल ते हा खोल असेल काही फक्त research चालते त्याच्यावर की आहे थोडा फार खोल आणि अजून अन तिथे पाणी कस खार आहे का गोड आहे खार खार पाणी ये तिथलं खार पाणी ये का अच्छा मग ते खारट पाणी असल्यामुळं ते लोक वापरत पण नसेल त्याला हा पण लोक म्हणजे खूप म्हणजे खूप लोक पाहण्यासाठी येतात foreign मधून मी ऐकलंय तिथे एक मंदिर पण आहे म्हणे छानसं मंदिर पण ये म्हणे तिथे एक हा तिथं खूप म्हणजे मंदिर फिरायसारखंच आहे इथं महाराजांचा मठ आहे सगळं म्हणजे खूप फिरायसारखं तिथे बरं बरं ठीके मग आपण काय करू तू तू येतो का मग आम्ही काय करतो सगळे जण इथून निघतो अह आणि मग तुझ्या घरी येतो तिथं थोडं फार चहा पाणी घेऊ आणि मग लागल्या हाथी लगेच पुढं निघू मग आपण काही अडचण नाही ना जाऊ ना

sunday ला थोडी पाऊस पडल्या नंतर चांगलं वाटत त्याला आत्ताच जाऊन काही फायदा नाहीये

हे मूल ऐकतच नाहीये नारे मी म्हटलं त्यांना तर मुलं म्हणताय नाही जायचं आत्ताच जायचं असं असं म्हणताय ते

ऊन लागलं ते खरं ये पण आता हे पोर ऐकत्या का तुला माहित नाही का आता हे पोर कशे असतात आपले classmate बर अजून काय बद्दल मला पण थोडंसं असं quest वाटतंय ते की बाबा कधी पडला असेल उल्का पिंड पाणी कस तयार झालं असेल साचून साचून पाणी तयार झालेलं आहे म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही होका तिथं गेल्यानंतर history सांगणारे आसलंच आपल्यलाला मानस तिथं भेटतील ना

असतात काही म्हणजे फोटो असतात तिथं board पण असतात लिहिलेले हा board तर राहीलच पण ते आजूबाजूच्या गावातले लोक सांगतील ना म्हणजे म्हातारे कोतारे काय आहे काय नाही आता ते तर लयी दूर आहे

नाही रे ते कस आता आपल्या गावा जवळ आहे शंभर किलोमीटर म्हणजे काहीच नाही ना आपण आता लोक इतक्या लांबून लांबून त्याला बघायला इथं येता मग आपण इथून इथपर्यंत जायला काहीच अडचण नाही ना आपल्याला

तुझ्या गावाहून तीस किलोमीटर म्हटल्यावर काहीच नाही ना ते तेव्हडाच आहे मग आपण बघू आपण नंतरच पाऊस पडल्यावर बी जाऊ अन आता यांच्यासाठी एकदा जाऊ मग आपण हो तस आत्ता पण चांगलं आसलं पण पाणी पण कमी असत ना त्याच्यात थोडं